काय सुरेश? कुठे निघालास मुलांना घेऊन? काही नाही. निघालोय आता बाहेर जरा फिरायला. आता सुट्ट्या लागल्या ना मुलांना दिवाळीच्या. त्यात त्यांना भरपूर गृहपाठही दिलाय शाळेने.

तर म्हंटलं आधी फिरून घेऊया. मग करतील गृहपाठ सावकाश. नाही का?

हे काय पोद्दारमध्ये घातलं आहे. सीबीएसई पॅटर्न. त्याचं जास्त कौतुक आहे ना सध्या. हो आता. सीबीएसईचं काय. सगळं इंग्लिश इंग्लिश इंग्लिश सगळीकडे झालंय. म्हणून त्याचं फार. आपल्या वेळेला नव्हतं. आपल्या वेळेला बरं होतं ना. जिल्हा परिषदच्या, स्टेट बोर्डाच्या शाळा, मस्त. डोक्याला बर्डन नव्हतं जास्त. होय, पण आता हल्ली काय मराठी मीडियम मध्ये कोणी टाकत नाही. सेमी इंग्लिश नाहीतर इंग्लिशचं फार फॅड आहे. इंग्लिश मीडियम. अरे हो. ते खरय पण तू एक विचारात घेतलंस का? म्हणजे आपण तर शिकलो स्टेट बोर्डामध्ये म्हणजे आपल्या आधी जी म्हणजे एंग्रजांच्या आधीच्या काळी गुरुकुल शिक्षण पध्दती होती, ती किती छान होती.

आपल्याकडे गुरुकुल शिक्षण पध्दती होती पूर्वी. गुरुकुल शिक्षण पध्दतीमध्ये कसं होतं की... गावाच्या बाहेर जंगलमध्ये कुठेतरी गुरुकुल असायचं. ते ऋषीमुनी असायचे शिकवायला. तिथे आपली जी मुलं असायची ती... त्या विद्यार्थ्यांना काही शिस्ती पाळाव्या लागायच्या. कडक ब्रह्मचर्य पाळावं लागायचं. गुरुच्या पायाजवळ राहूनच शिक्षण घ्यावं लागायचं. आणि अशी कितीतरी गुरुकुल होती आपल्या भारतामध्ये म्हणजे तक्षशीला, नालंदासारखी. जिथे बाहेरील देशातील लोकं शिक्षण घ्यायला यायची. माहीत आहे का तुला?

आणि त्याच्यामध्ये असं म्हणतात मी तर असं ऐकलं आहे की चार चार पाच पाच वर्ष तिथे वेटिंग... आजकाल जशी वेटिंग लिस्ट असते ना, पहिली लिस्ट, दुसरी लिस्ट, तिसरी लिस्ट असे पाच पाच वर्ष त्या लोकांना असं वेटिंग करावं लागायचं म्हणे इथे अडमिशन मिळण्यासाठी.

पण आता सध्या काय झालंय माहितीये का? ही जी भारतामधली शिक्षण आणि शिक्षणपध्दतीचा विकास जो आहे ना हा ब्रिटिश राजवटीत झालेला आहे. ब्रिटीशांनी महाविद्यालय आणि विद्यापीठ स्थापन करून दर्जेदार शिक्षण पध्दती भारतात अस्तीत्वात आणली. कला, वाणिज्य, शास्त्र, अभियांत्रिकी, कृषि अशी उच्च शिक्षणाची महाविद्यालय सुरू केली. प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षण पध्दती अस्तीत्वात आली आणि शिक्षण संशोधन संस्था स्थापन केल्या गेल्या. पदवी पूर्व आणि पदव्युत्तर शिक्षण वेगवेगळ्या महाविद्यालयांमधून दिले जाऊ लागले. शिक्षणाचा दर्जा राखण्यावर त्यांनी भर दिला. शिक्षण क्षेत्रात शिस्त आणि उत्तम दर्जा यास त्यांनी महत्त्व दिले.

आपला देश स्वतंत्र झाला, आणि त्यांनी आणलेली शिक्षण पध्दती इथे आपल्या इथे मुरवण्यासाठी आपल्या लोकांना खूप प्रयत्न करावे लागले. कारण आपल्या शिक्षण व्यवस्थेशी ती सुसंगत नव्हती. त्यामुळे कसं झालं की ती आपला आपल्याशी सुसंगत करण्यासाठी

म्हणजे अनेक समित्या स्थापन केल्या गेल्या. त्या समितीने विस्तृत योजना आखली. तीन वर्षामध्ये पन्नास टक्के शिक्षण घेऊ शकेल माध्यमिक शिक्षण तयार झाले. स्वतःच्या विद्यापीठाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. नंतर भारतातील मूलभूत शिक्षणला प्रोत्साहन देण्यासाठी मूलभूत शिक्षण समिति स्थापना केली गेली. अखिल भारताइय शिक्षण समितीच्या शिफारशीमुळे मुलांमधील प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले गेले. आणि एवढं करून परत अजून तो कुठला कोठा त्याची स्थापना केली गेली. म्हणजे हे सगळे बदल घडून आणण्यासाठी voice not clear राष्ट्रीय स्तरावर नवीन योजना राबवण्याच्या शिफारशी केल्या आणि काही काही जी राज्यं होती त्यांनी या योजना लागू पण केल्या. दहावीपर्यंतचं शिक्षण सामान्य करण्यात आलं.

बरोबर पण या नवीन शिक्षण धोरणाचे फायदे काय झाले? कशामुळे ही नवीन शिक्षण पध्दती अस्तीत्वात आली? मला वाटतं ती रोजगार समोर ठेऊन शिक्षण व्यवस्था तयार केली गेली. आणि आपण बर् याचदा पाहतो की लोक विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेतात परंतु त्यांना अभ्यासमध्ये रस नसतो. असे लोक समाजात अनुशासन आणि अराजक निर्माण करतात. आम्हाला नवीन शिक्षण धोरणाचा फायदा होईल की असे विद्यार्थी दहावीपर्यंत राहतील, हे त्यांना महाविद्यालयात प्रवेश देता येणार नाही. पात्र विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळू शकेल. मग दहावी पूर्ण झाल्यानंतर ती व्यवस्था सुधारल्यानंतर मग कदाचित ती पदविका वगैरे आल्या. पदविका तुला माहीत आहे? अभियांत्रिकी पदविका, सिविल इंजिनीअरिंग, वगैरे, स्थापत्य यांत्रिकि, या डिप्लोमा कोर्सेस हे नंतर आले. म्हणजे त्याही आधी आयटीआय आलं. नंतर डिप्लोमा कोर्सेस आले. आणि मग नंतर पदवी, अभियांत्रिकी वगैरे सगळे सुरू झाले. डिग्री आणि अभियांत्रिकी या सगळ्या गोष्टी.

अगदी म्हणजे स्टेप बाय स्टेप म्हणू शकतो. पण बघ न आता या सगळ्या गोष्टी करतोय आपण. तरीपण भारतीय शिक्षण पध्दतीमध्ये आपण पण किती दोष आहेत म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या योग्य वाढ आणि विकास यात अडथळा आणणारी भारतीय शिक्षण प्रणाली आहे सध्याची कारण भारतीय शिक्षण Voice not clear मार्किंग आणि ग्रेडिंग सिस्टम... कारण भारतीय शिक्षण Voice not clear मार्किंग आणि ग्रेडिंग सिस्टम...

हे आता असं म्हणतयत तीन तासांच्या ह्याच्यामध्ये आपल्यावेळेस आपण तीन तासांच्या पेपरवरच केला आहे ना. आता त्यांनी सगळंच चेंज केलंय. ग्रेडिंग सिस्टम केलीय काहीतरी ए बी सी ग्रेड देतात असं काहीतरी.... आणि त्यात कसं झालंय की व्यावहारिक शिक्षणला काहीच महत्त्व दिलं जात नाही. आजची शिक्षण प्रणाली विद्यार्थ्यांना पुस्तकी किडा होण्यास प्रोत्साहन देते. आणि जीवनातील वास्तविक समस्या वावाणणा सामोरे जाण्यास त्यांना तयारच करत नाही. म्हणजे कसं होतंय की शैक्षणिक विद्यार्थ्यांना महत्त्व दिले जाते की विद्यार्थ्यांना खेळ आणि कला विषयक क्रिया, कला प्रकारांमध्ये सामील होण्याची गरजच नाही. नेहमीच परीक्षा घेतल्या जातात आणि प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थ्यांची तपासणी केली जाते. त्यामुळे काय होतय की विद्यार्थ्यांमध्ये जो तीव्र तणाव निर्माण होतो जेव्हा ते उच्च वर्गात जातात तेव्हा विद्यार्थ्यांमध्ये ताण तणाव वाढत जातो. हे जरी म्हणणं खरं असलं तरी आपणही आपल्या लहानपणापासून याच पध्दतीतून गेलोय ना. म्हणजे जरी आपल्या काळात खूप छान जगलोय खरं तर शिक्षण पध्दतीत.

आपल्या शिक्षण पध्दतीत असताना आपण मला तर वाटते की तिमाही, सहमाहि, नौमही आणि वार्षिक परीक्षा अशा चार परीक्षा असायच्या. त्यानंतर त्यांनी आता परत चेंज करून दोनच ठेवल्यात वाटतं. म्हणजे आता नंतर नंतर मग काही ठिकाणी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

हो पण आता सध्याचा हे ते भारतीय शिक्षण व्यवस्था आहे ही सुधारण्याचे काय मार्ग असू शकतात? बर् याच मला वाटतं बर् याच जणांनी काही कल्पना आणि सूचना जाहीर केल्या आहेत आणि त्या सामायिक केल्या आहेत.

काय आता तर सध्या चालू आहे ना कौशल्य विकासावर लक्ष केन्द्रित करा. कारण भारतीय शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचा गुण आणि दर्जाना इतक महत्त्व

कारण विज्ञान त्यांना संज्ञात्मक समस्या सोडवणारे विश्लेषणात्मक आणि सर्जनशील विचार कौशल्य वर्धित केले जावे हे करण्यासाठी त्यांना कंटाळावाना वर्ग, सत्रात गुंतवण्यासह विविध शैक्षणिक क्षेत्रात अधिक अभ्यासक्रमात सामील होणे आवश्यक आहे. बरोबर, बरोबर. पण कोणत्याही विषयाचे सखोल आकलन विकसित करण्यासाठी व्यावहारिक ज्ञान आवश्यक आहे. बरोबर ना? मग पण तरीसुद्धा आपली जी भारतीय शिक्षण प्रणाली आहे ती मात्र प्रामुख्याने सैद्धांतिक ज्ञानावर केन्द्रित आहे. ते बदलण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी व्यावहारिक अनुभव प्रदान केला पाहिजे. म्हणजे बर् याच पूर्वी सुद्धा असं व्यावहारिक ज्ञान दिलं जायचं. त्यादृष्टीने बर् याच शाळांमध्ये प्रयत्न केले जातात. पण ते काही ठिकाणी कमी स्तरावर होतात. त्याचं काय आहे ना, हे बघ एक तर काय आपल्या शाळा महाविद्यालयांमध्ये अनेक दशकांपासून एकसारखाच अभ्यासक्रम असतो. त्याच्यात काही बदलच होत नाही. म्हणजे कसं होतं की आता कुठल्या काळात आपल्या वेळेला होतं का?

मुख्य करा तुम्ही. त्याची आवश्यकता आहे. पण ह्या गोष्टी तिथे केल्या जात नाहीत. हे बदलण्याची आवश्यकता आहे. शिवाय उत्तम शिक्षक घ्या तुम्ही. उत्तम शिक्षक घेतले जात नाहीत. म्हणजे आता तुला माहिती आहे संस्थेच्या शाळांमध्ये आपण तरी जिल्हा परिषद आमध्ये शिकलो म्हणून बरं पण संस्थेच्या शाळांमध्ये कसं होतं? की कमी पगारवर कोणी पण म्हणजे ज्यांना त्याचं ज्ञान नाहीये काही नाहीये अशी लोकं नियुक्त केली जातात. हा. त्याच्यामुळे काय होतं की त्यांना जे योग्य प्रकारचे शिक्षण मिळावं विद्यार्थ्यांना ते मिळतच नाही.

ते जे म्हणतोयस ना की उत्तम शिक्षक कर्मचारी पण ते शाळां-शाळांवर अवलंबून आहे. आता जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कदाचित माहिती नाही शिक्षक कसे, शिक्षकांचा दर्जा कसा असेल

या ठिकाणी व्यवस्थित इंटर् व्हयू मार्फत वगैरे घेऊन केले जातात म्हणजे खासगी शिक्षण संस्था आणि शासकीय शिक्षण संस्था यामध्ये फरक पडतोच. ते तर आहेच. खासगी शिक्षण संस्था आणि शासकीय मध्ये फरक पडतोच. खासगीमध्ये कसं काही काही ठिकाणी फक्त शिक्षनसंस्था चालवायच्या, पैसा कमवायचा, हा उद्देश समोर ठेवूनच काही संस्था काढल्या जातात. मग तिथे कसं होतं, की आता समज शहरसारख्या ठिकाणी ठीक आहे रे की तिथे खूप कंपिटिशन असते. लोकांना खूप चांगल्या प्रकारचे शिक्षक नियुक्त करून तिथे त्यांना दर्जा दाखवावा लागतो. पण आता खेड्या पाड्यांमध्ये कसं होतं. की तिथे एक दोन संस्था असतात. काहीतरी कोणाची तरी भरती केली जाते. आणि नियुक्त केले जातात. जिथे पंचवीस हजार रुपये पगार द्यायचा तिथे आठ हजार रुपये पगार मध्ये काम करत असेल तरी कोणीही म्हणजे त्याला त्याचं त्या विषयाच ज्ञान आहे, नाही, तो त्यांना शिकवू शकेल नाही, त्याचं काहीच विचार केला जात नाही. आणि लोकं आपला त्या शाळेमध्ये घालतात, मग अशी लोकं काय शिकवणार आहेत. है ना? होय. बरोबर आहे. तू ते म्हणतो ते मला आला लक्षात की काही रुपये वाचवण्यासाठी आपल्या देशातील शैक्षणिक संस्था अत्यधिक कुशल आणि अनुभवी नसले तरी कमी पगारची मागणी करणारे शिक्षक नियुक्त करतात. हा जो दृष्टिकोन आहे ना तो बदलला पाहिजे. त्यामुळे काय होईल? तरुणांच्या मनाचे पोषण करण्यासाठी चांगल्या शिक्षकांची जर नेमणूक केली तर मात्र शिक्षण पध्दती आणि शिक्षणाचा दर्जा सुधारण्यास मदत होऊ शकेल.

हे बघ. खरं तर कौशल्य शिक्षण घेण्याची खूप गरज आहे आजकाल. तू बघ न आपल्याकडे स्पोर्ट्सला अजूनही म्हणावं तितकं महत्त्व दिलं जात नाही. म्हणजे आजकाल तू बघ आजही काय म्हणतात.

आपल्या वेळेला तर ती ट्यूशन पध्दती नव्हत्या. आपण अॅट लिस्ट खेळून तरी आपल शरीर चांगलं राहायच, आपल्या मनाचा विकास चांगला व्हायचा, म्हणजे या सगळ्या गोष्टी होत्या. आजकाल शिक्षन्पध्दतीमध्ये झालं काय त्यांच्यावर एवढं बर्डन असतं, वेगवेगळ्या विषयांचे क्लासेस लावले, प्रत्येक विषयाचे वेगळ्या

आपल्या वेळेला असं नव्हतं. अॅट लीस्ट म्हणून तर आजकाल खूप गरज आहे हो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बदल करण्याची. त्यांच्यामध्ये कुठले कला गुण आहेत त्यांना वाव मिळवा म्हणून त्यांना काय गोष्टीची आवड आहे, याच्याकडे लक्ष देण्याची जास्त गरज आहे. याच्याकडे लक्ष देण्याची जास्त गरज आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. तेच ना. त्या सगळ्या बिचारी मुलं सगळी थकून जातात. एक तर त्यांनाही कळत नाही. खेळकडे त्यांचं मन वळता आणि इकडे मात्र भारंभार गृहपाठ दिलेला असतो.

आणि तो त्यातून तो जर काही करतोय, आता तू पहिलं की अगदी कब्बडी, खो खो, सारखे जे खेळ होते आपण अगदीच मनोरंजनासाठी खेळायचो. हे खेळ पण अगदी जागतिक स्तरावर आजकाल ऑलिंपिक, बिलिम्पिक मध्ये गेलेले आहेत म्हणजे त्यातून पण एखादा करियर घडू शकते. म्हणजे त्याच्या मनाप्रमाणे एकतर खेळायला मिळून त्यातून पण त्याला उत्पन्नाचा एक स्त्रोत निर्माण होऊ शकतो. याचा पण विचार केला गेला पाहिजे ना. हो, हा तर मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. की आपल्या देशातील शिक्षण व्यवस्था त्याला जी आहे ती फक्त शैक्षणिक अभ्यासाकडे महत्वाची न मानता, त्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास निश्चित करण्यासाठी त्यांना क्रीडा, कला, आणि इतर उपक्रम नाही महत्त्व दिलं पाहिजे. फक्त खेळच नाही तर त्यांच्या कला गुणांना सुद्धा तेवढा वाव द्यायला पाहिजे. त्यांना एखाद्याला जर नाट्य, अभिनय, गायन, वादन या प्रकारांमध्ये जर एखाद्याला घ्यायची असेल तर त्याला त्या गोष्टीसाठी प्रोत्साहित केलं पाहिजे. अगदी बरोबर आहे, चला, तुमची मुलं आता बघतायत वाट बघतायत. आपण दोघे बोलत बसलोय शिक्षण पध्दतीवर तुझी मुलं वाट बघतायत खेळायची. म्हणजे आपण शेवटी तेच नको करायला की त्यांचा हक्काचा खेळ बाजूला ठेवून आपण ते शिक्षण पध्दतीवरही

नाही, नाही पण आहे ना मुलांसाठी आणि संपूर्ण राष्ट्राच्या भविष्यासाठी जुन्या व्यवस्थेत सुधारणा करण्याचे महत्त्व समजून घेण्याची वेळ आता आली आहे.

हो नक्कीच. जा तुझ्या मुलांना खेळायला घेऊन जा.